आणि खूप मोठी ही जाची दिसत आहे.

समोरच एक बाईक उभी दिसत आहे.

आणि बाहेर खूप साऱ्या गाड्या सुद्धा दिसत आहे.

आणि खालच्या साईडला दोन छोटी छोटी रोपटी आहे.

समोर एक बंधन बँक आहे आणि बाजूलाच ए_टी_एम सुद्धा आहे.

आणि एक व्यक्ती गाडी घेऊन तिथे उभा आहे.

हा एक पार्क मधला फोटो दिसत आहे.

आत मध्ये तीन व्यक्ती तिथे बसून आहेत.

आणि आजुबाजूला काही झाडं दिसत आहे.

काही मुल तिथे बसून अ समजून घेत आहे.

बाहेरच्या साईडला एक खुर्ची आणि टेबल ठेवलेला आहे.

आजूबाजूला खूप सारी हिरवी झाडे दिसत आहेत.

आणि एक अर्धवट बिल्डिंग ची भिंत दिसत आहे.

समोरच एक मोठा फुलाचा हार दिसत आहे.

आणि समोरच अ स्टेरिंग दिसत आहे.

आतमध्ये का एक ग्राउंड आहे तिथे काही मुलं खेळताना दिसत आहेत.

आणि काही झाडे सुद्धा तिथे दिसत आहे.

वरच्या साईड ला एक खिडकी आहे खिडकीमध्ये दोन समया ठेवलेला आहे.

आणि अ काही जेसीबी सुद्धा तिथे दिसत आहे.

आणि खाली आणि वरच्या साईडला असे दोन--

एक व्यक्ती तिथे अ ए_टी_एम चा फो फोटो काढत आहे.

हा एका रूम मधला फोटो आहे समोर एक बेड दिसत आहे.

आणि मागच्या साईडला एक खिडकी आहे.

मागच्या साईड ला एक मोठी बिल्डिंग आहे पांढऱ्या कलर ची ती बिल्डिंग दिसत आहे.

आजूबाजूला बरीचशी झाड सुद्धा दिसत आहेत.